या, या, या शामराव. बर् याच दिवसांनी आज आमच्या घराची वाट चुकली. हो, बरेच दिवस झाले. म्हंटलं भेट नाही. भेट घ्यावी रामरावांची. काय म्हणतायत पोरं बाळं विचारावं जरा. चौकशी विचारपूस करावी म्हंटलं, म्हणून आलो. काय नाय ओ काय. मुलाचं ग्र्याडूएशन कम्प्लीट झालंय. आता पोरगा जॉब शोधतोय. जॉब सगळीकडे बेरोजगारी वाढलीय. पोराला काही जॉब मिळत नाही काही नाही. बीसीए करून ठेवलंय त्याने. बरोबर आहे तुमचं म्हणणं. बेरोजगारी एक भीषण समस्याच झाली आहे, नाही का? सध्यातरी. आज सुशिक्षित असून लोकांना नोकर् या मिळत नाहीत. शेती असूनसुद्धा शेतीमध्ये काही राम राहिला नाही, असं म्हणतात. उद्योगधंदे असूनसुद्धा आजकाल ते पण बंद पडायला लागलेत. लोकांनी जगावं तर कसं जगावं?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

तेच तर. सध्या आपल्या देशात बेकारीच्या राक्षसाने अक्षरशः थैमान घातलंय. गिरण्या कारखाने धडाधड बंद पडले, उद्योग व्यवसायचे प्रमाण कमी होतंय. शिक्षण घेऊन तयार असलेले जे लोकं आहेत, त्यांना नोकर् या नाहीत. शिवाय कारखाने बंद पडल्यामुळे बेकार झालेल्यांचे आणखीनच हाल होतायत. महागाई आकाशाला भिडतेय त्याच्यात. नाही का? मग काय तर. लोकसंख्या वाढलीय. आता कोणाकोणाला नोकर् या मिळणार ना. उद्योगधंदे करायला लोकं नाही म्हणतात. नोकरी आपली आरामची, सोयीची, सुरक्षित. म्हणून सगळी लोकं नोकर् यांच्या मागे पळतायत. बेरोजगारी वाढतच चाललीय. आणि नुकसान काय माहितेय. किती जणांना रोजगार मिळणार...

जाळून घेतायत. आत्महत्या करतायत. याच्याशिवाय चोरी, चोर् या करतायत काही लोकं. दरोडेखोर काय वाटेल तसं चाललंय सगळं. ते आहेच. पण आता काय.. पुन्हा या कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी काही केलं तर सगळे... एकल्टर त्यांचे जॉब गेले. परत दुसरी गोष्ट म्हणजे आता झालंय काय, सगळीकडे आता मशीनवरची कामं झालीयत. आता इतकी लोकं शिकणार, इतकी लोकं बाहेर पडणार, इतकी लोकसंख्या वाढणार. प्रत्येकाला नोकरी कशी मिळायची मग. असं जस सगळं यांत्रिकीकरण होत गेलं तर मग लोकांना नोकर् या नाही मिळणार ना. बरोबर आहे. तेच तर बेरोजगारीच्या मुळाशी सतत वाढणारी लोकसंख्या हेच महत्वाचं कारण आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. नाही का? आधीच औद्योगिक मंदी आहे, त्यात सतत वाढत्या लोकसंख्येला नोकरी पुरवणे अशक्य आहे. तसेच उद्योग जगतात नवीन बदलाचे वारे वाहतात. जुने उद्योग मोडून पडतात. आणखी माणसे बेकार होतात. काल बदलतो, लोकांच्या आवडीनिवडी बदलतात. त्यांची जीवनशैली बदलते. त्यामुळे आधीच जीवनशैलीला अनुरूप असलेले उद्योगधंदे बंद पडतात आणि आणखी एक मोठं जबरदस्त कारण माहितीये का तुम्हाला काय ते?

ते तर आहेच. ते तर आहेच. सगळीकडे यांत्रिकीकरण झाल्यामुळे आता एक मशीन जर दहा लोकांचं काम करते तर त्या मशीन वर काम करणारा एकच ऑपरेटर काम करणार. बाकी नऊ लोकांचे गेले का रोजगार. बरोबर आहे. आणि पण कसं आहे ना हल्ली यांत्रिकीकरण आहे ना, यांत्रिकीकरणामुळे काय होतय की आणखीनच बेकारीला वाव मिळतोय. शिवाय आपण अजूनही पारंपरिक पध्दतीने शेती करतो. ती सुद्धा निसर्गावर अवलंबून असते. आणि त्यामुळे काय होतं? निसर्गाच्या लहरीपणामुळे काय होतं कधीकधी शेतीवर पण परिणाम होतो. मग ह्याच्यामध्ये सुद्धा धान्य उत्पादन कमी झालं किंवा काही झालं याच्यामुळे सुद्धा बेकारीची अवस्था कठीण होत चाललीय. म्हण जे कुठलाच उपयोग काय, कुठलाच उद्योगधंदा काय काहीच सुरक्षित राहिलं नाहीये हल्ली. म्हण जे कुठलाच उपयोग काय, कुठलाच उद्योगधंदा काय काहीच सुरक्षित राहिलं नाहीये हल्ली. ते तर आहेच; पण आता शेतीसारखा तर आपल्या देशात सगळ्यात जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आणि शेतीमध्ये रोजगार मिळवायचं म्हणजे हंगामी रोजगार. तो काही बारा महिन्याचं रोजगार नाहीये. बरं, प्रत्येक माणसाला कंपन्यांमध्ये कोणी प्रत्येक माणसाला थोडीच नोकरी मिळणार आहे? बरं, त्या प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक व्यावसायाचं वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागतं. मग ह्या गोष्टी थोड्याच होणार आहेत? प्रत्येकाला रोजगार मिळायचा पुन्हा काही लोकांना सरकारी नोकरीच पाहिजे असते. जागा पाच असतात. पन्नास हजार अर्ज आलेले असतात त्याच्यासाठी.

म्हणजे मुळाशी काय तर सगळी लोकसंख्या वाढतेय आणि लोकांची यांत्रिकीकरणामुळे, यंत्र सगळीकडे झाल्यामुळे लोकांची गरज कमी होत चाललेली आहे आता. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण आता हा बेकारीचा ना जी काय बेकारी वाढत चाललीय बेरोजगारी किंवा बेकारी जे काही आपण म्हणतो त्याचा युद्धपातळीवर विचार करावा लागेल. पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वाढती लोकसंख्या ही समस्या आहे यात शंकाच नाही. लोकसंख्या ही समस्या आहे यात शंकाच नाही. पण हीच लोकसंख्या शक्तीचा एक मोठा साठा आहे. या शक्तीच्या विविध मार्गाने आपल्याला उपयोग करून घेणं भाग आहे सध्यातरी. लोक नुसतेच आपण लोकसंख्येच्या नावाने खडे फोडून चालणार नाही. तर आजकाल तरुणाई वाढतेय तर तरुणांनी सुद्धा पुढे येऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य दाखवलं पाहिजे. नाहीतर लोकं काय करतात, फक्त इंजीनीरिंग तर इंजीनीरिंगच. बाकी कुठल्या क्षेत्रात वळतच नाहीत. त्यामुळे काय होतय फक्त इंजीनियर होऊन काय उपयोग आहे? बाकीचे जे आपले पारंपरिक उद्योग आहेत, पूर्वीचे जे लोकं वेगवेगळे व्यवसाय करत होते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौशल्य दाखवत होते. ते हल्ली काही राहिलंच नाहीये. मेंढरासारखे इंजीनीरिंग तर इंजीनीरिंग लाच लोकं येतात, अडमिशन घेतात. कॉलेज किती झालीयत. गल्ली बोळात इंजीनीरिंगची कॉलेज, गल्ली बोळात कम्प्युटरची कॉलेज, गल्ली बोळात बीसीए, एमसीए, एमएससी झालेली पोरं पडून आहेत सगळी. बरं, त्यांना तरी सरकार... प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार नाही. बरं, खेड्या पाड्यांमध्ये कारखाने नाहीत. खेड्या पाड्यांमध्ये कंपन्या येत नाहीत. सगळी लोकं शहराकडे पळतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं व्यवसाय करून लोकांना नोकर् या द्याव्यात अशी कोणाची इच्छा नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळावी. आता प्रत्येकाला कशी मोठ्या कंपनीत नोकरी देणार? बरं, असं होतं की आता समजा माझ्या पोराने दिलं बीसीए. त्याला समजा दहावी पास एखाद्या कंपनीत दहावी पास लोकांसाठी जागा निघाल्यात.

तो तिथे जात नाही. त्याला पाहिजे काय असते त्याच्या डिग्रीशी जुळणारी नोकरी त्याला पाहिजे असते. किंवा त्याला पगारही तसाच पाहिजे असतो. म्हणजे तो दहा हजार रुपये पगारावर काम करत नाही. त्याला वीस पंचवीस हजार रुपये पगार पाहिजे असतो. मग

मिळत असूनही लोकं काही काही कमी पगारावर काम करत नाहीत. आपल्या कौशल्याच्या व्यतिरिक्त काही काम आहे ते काम करत नाहीत. मग नवीन हे कौशल्य हे लोक शिकत नाहीत. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. हो, अगदी बरोबर आहे. तेच तर. मागाशी मी तेच म्हणतोय. आपण फक्त लोकसंख्या वाढली म्हणून बेकारी वाढली म्हणतोय. पण तो एक ते एक कारण झालं. लोकसंख्या वाढली म्हणून बेकारी वाढली असं म्हणणं योगी नाही. त्याशिवाय आपण मगाशी असं म्हणलं की यांत्रिकीकरणामुळे सुद्धा बेकारी वाढतेय. पण यांत्रिकीकरणामुळे जरी बेकारी वाढत असली, तरीसुद्धा उद्योगाची नवीन दालन उघडली हे पण लक्षात घ्यायला हवं. यंत्रांची निर्मिती, सुट्ट्या भागांची निर्मिती, दुरूस्ती, देखभाल यासाठी माणसांची गरज लागणारच की. यंत्र थोडीच स्वत:हून काही काम करणार आहेत. त्यांची दुरूस्ती करण्यासाठी... किंवा मग देखभाल करण्यासाठी यासाठी सुद्धा माणसांची गरज असते. त्या प्रकारची कौशल्य सुद्धा लोकांनी आत्मसात केली पाहिजेत.की जेणेकरून बेकारीचे, नोकर् या, धंदे या सगळ्या गोष्टींमधून थोडासा त्याच्यातून उपाय निघता येईल. नाही का? अहो, खरं आहे तुमचं म्हणणं की समजा मशीनरीचे पार्ट तयार करायचे आहेत, मान्य आहे. मशीनरीचे पार्ट करण्यासाठी लोकं तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला नोकर् या उपलब्ध होतील. पण मी तुम्हाला तेच सांगतोय, जर माझा पोरगा बीसीए झालाय,

तर तो मशीनवर, लाइनवर काम करेल का? नाही करणार, तो काय म्हणणार, मला खुर्चीवर बसून नोकरी करायची आहे. मग मी काय तशी नोकरी करणार नाही.

त्याला खूप जास्ती महत्त्व देण्यात आलेल आहे. जसे कम्प्युटर आहे किंवा इंजीनीरिंग क्षेत्र आहे. मेडिकल क्षेत्र आहे. त्याच्यातील काही काही आहेत, हुद्दे आहेत की लोकांची सगळ्यांची धडपड चालू असते. म्हणजे सरकारी नोकरी पाहिजे तर चपरशाची नोकरी नकोय. बरं, त्याच्यातही चपरशाची नोकरी जरी निघाली समजा तर जागा किती असतात? पन्नास जागा असतात त्याच्यात चार पाच हजार फॉर्म आलेले असतात. मग पन्नास लोकांना नोकरी मिळणार आणि पुन्हा त्याच्यातले साडे चार... साडेचार हजार लोकांना किती नोकरी मिळणार? ती नोकरी मिळत नाही मग त्या लोकांना. म्हणून मग लोकं पडून आहेत. एकतर करीन तर सरकारी नोकरी नाहीतर मग चांगल्या प्रकारे पगारची नोकरी मग हयाच्यामुळे लोकांना नोकर् या मिळत नाहीत. शेतीमध्ये लोकांना काम करायचं नाहीये गावाकडे.ॉ बरोबर आहे, शेतीचं म्हंटलं तर सगळ्यात मुख्य म्हणजे आपण आपल्या शेतीची पारंपरिक पध्दत सोडून दिली पाहिजे. तसेच शेतीला पूरक व शेतीवर आधारित असे उद्योगधंदे अंगिकारले पाहिजेत. तरच आपली आर्थिक स्थैर्य कायम राहिल. आणि अशा तर् हेने सर्व बाजूने सर्वंकष विचार करून पावले टकले तर बेकारी नष्ट होऊन आपल्या देशात उपलब्ध झालेल्या लोकसंख्येचा देशविकाससाठी आणि कल्याणसाठी फार मोलाचा हातभार लागेल. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? अहो, खरंय तुमचं. पण आज तुम्ही सांगा तुम्ही जरी शेतीपूरक उद्योग सुरू जरी केले तरीही आजकाल काय झालंय

मी जर माझा दुग्धव्यवसाय सुरू केला तर म्हशीची कामं करायला, त्यांचा दूध वगैरे काढायला मला लोकं मिळतील का शिकलेली? नाही मिळणार. शिकलेली लोकं म्हणजे एखादं दहावी बारावी पास झालेला मुलगा जरी असेल तर तो माझ्याकडे म्हशीचं दूध काढायला नाही येणार. तो काय म्हणेल, मी शहरात जाऊन नोकरी करतो कंपनीत मला दहा हजार रुपये पगार मिळू दे. मग कंपन्यांमध्ये एवढी लोकं घेऊ शकतील का ते? दहावी बारावी पास हहलेल्या लोकांना काय काम मिळते शहरांमध्ये? काही मिळत नाही. बरोबर, अगदी बरोबर. योग्य मुद्दा मांडलात तुम्ही. आता शिक्षणाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणालात, तर बेरोजगारी नाहीशी करण्यावर आणखीन एक उपाय म्हणजे शिक्षण असलं सध्या दिले जात असलेले शिक्षण हे त्या व्यक्तिला स्वावलंबी बनवणारे, स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणारे नाही हीच मोठी शोकांतिका आहे. हे जे पुस्तकी आणि परीक्षर्थी ज्ञान आहे ना यामुळे फक्त कारकुनांची निर्मिती होतेय हल्ली. आणि त्यामुळे काय होतय शिक्षण पध्दती, अभ्यासक्रम याच्यामध्ये आमुलाग्र बदलाची गरज आहे. कळलं का? त्यामुळे तसेच यांत्रिकीकरणाला ही काही पर्याय शोधून काढणे महत्वाचे आहे. व्यवसायभिमुख शिक्षण देणे, कौशल्य कलागुण त्याला वाव देणे आणि त्यातून रोजगारची निर्मिती करणारे शिक्षण, विद्यार्थ्यांची आवड जोपासणारे शिक्षण गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि रोजगार निर्मिती होईल. आयुष्याचे ध्येय आहे ते मनाप्रमाणे निवडण्याचे पर्याय विद्यार्थ्यांवर राहतील आणि त्यामुळे बेरोजगारी आपोआपच संपुष्टात येईल, असे नाही वाटतं का तुम्हाला? आणि त्यामुळे बेरोजगारी आपोआपच संपुष्टात येईल, असे नाही वाटतं का तुम्हाला?

तिथे ती पोरं काम करतात. त्याचा त्यांना पैसा मिळतो, तो पैसा त्यांच्या खात्यात जमा होतो. त्यांचा त्यातून शिक्षणही पूर्ण होतं. त्यांच्या कौशल्याचा विकासही होतो. आणि ते पूर्ण पुढे चालू मग कसले प्रॉब्लेम निर्माण होत नाहीत.

देशात अराजक माजेल. म्हणून ही जी बेकारीची समस्या आहे ना, ही समाजाला गर्तेत नेणारी आहे. याची जाणीव शासनाला आणि पर्यायाने समाजाला होणे आवश्यक आहे.

आणखीन काय म्हणताय? काय आता हे कितीही वेळ याच्यावरती चर्चा केली तरी थोडीच आहे. आपण दोघांनी चर्चा करून काही हयाच्यावर उपाय मला नाही वाटतं काही साध्य होईल म्हणून. आपण काय पोरांना सांगू शकतो. बाबा, नुसते नोकरीच्या मागे फक्त पळू नका ती बेरोजगारीची समस्या जर

आणि प्रत्येक जणांनी काही शहरकडेच पळायची नोकरीसाठी काही गरज नाही. तुम्ही खेड्या पाड्यात रहा, तुमच्या गावामध्ये रहा. तुमच्या गावामध्ये तुमची शेती असेल, त्या शेतीला पुरक काही उद्योग सुरू करा. आणि बरं, कसं आहे, लहानपणापासून फक्त इंजीनीरिंग, मेडिकल एवढचं काही शिक्षण नसते. शेतीच पण शिक्षण असते. आपला शेतीप्रधान देश आहे. शेतीचं पण शिक्षण द्यायला पाहिजे ना. म्हणजे मूळात शिक्षणपध्दतीमध्ये सरकारने पण ह्या अशा धोरणं अवलंबिली पाहिजेत की बाबा, मुलांना शेतीशी जोडणारे शिक्षण द्यायला पाहिजे. आपल्याकडे भरपूर शेती आहे. तर मुलांना जर लहानपणापासून जर त्यांच्या मनावर जर ठासून बसवलं की शेती पण हा एक व्यवसाय होऊ शकतो, त्याच्यामध्ये पण रोजगार निर्मिती होऊ शकते. असं जर लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलं तर ती पोरं मग प्रत्येक जण कारखान्यात जॉब करणार, कंपनीत जॉब करणार याच्यासाठी पळणार नाही किंवा प्रत्येकाला सरकारी नोकरीचं पाहिजे असं म्हणून अडून बसणार नाही. ज्या लोकांना शेतीमध्ये आवड आहे. ती लोकं शेतीमध्ये काहीतरी उद्योग निर्माण करतील. हा, बरोबर, बरोबर. तेच ना. तुमच्याकडे कोणतं कौशल्य असेल तर ते तुमचं कौशल्य नक्कीच तुम्हाला रोजगार मिळवून देईल. लाखोंच्या संख्येत शिक्षण घेणारे भरपूर असतील पण कौशल्यावर आधारित शिक्षण घेणारे फारच कमी आहेत. त्यामुळे या लाखोंपेक्षा त्या नगण्य संख्येच्या लोकांनाचं रोजगार मिळेल ही अगदी उघड वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आवड असणारे शैक्षणिक अभ्यासक्रमाला निवडलं पाहिजे आणि त्यातच आपली कारकीर्द करियर निर्मिती केली पाहिजे.

शिवाय छंद जोपासल्याचा पण आनंद मिळेल. काम करतेवेळी उत्साह राहील. नेहमी नेहमी शिकण्याची प्रक्रिया चालूच राहिल आणि रोजगार निर्मिती सुद्धा होईल. हे जारी तुम्ही तुमच्या पोरांना सांगितलं ना तरी त्यात भरपूर काही गोष्टी साध्य होऊ शकतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं होईल की तुमची आवड ही जोपासली जाईल आणि तुम्हाला नोकरीही मिळेल. तुम्ही बेरोजगार राहणार नाहीत. थोडक्यात काय तर ही गोष्ट यातून घडेल. अगदी बरोबर. मग काय आता सांगणार का पोराला? आता काय करतोय... सांगतो पोराला सांगतो. जॉबच्या मागे लागू नको. दहा एकर शेती आहे त्याच्यातच काही उद्योगधंदा कर. बघूया काय करतो ते.